छोटेसे हॉटेल आहे ढाबा ह्याला आपण म्हणतो.

अ प्लॅस्टिक मध्ये पण पॅक आहे नवीन नवीन कपडे आहे वेगवेगळ्या डिझाईन चे ते कपडे आहे.

बिल्डिंग वरती नाव दिलेल आहे.

लोखंडाची इथे कंपाऊंड जिथे आहे ह्या बिल्डिंग ला दिलेली आहे.

मोठा आशे हे डोंगर आहे.

त्याच बरोबर आतमध्ये वेगवेगळ्या लायटांची सिरीज इथे लावलेली आहे त्यावर निळी आणि पांढरी हिरवी लाइट --

खूप मोठी अशी बिल्डिंग आहे हिरव्या आणि पांढऱ्या रंगानि रंगवलेली.

आणि एक रेल्वे एकडे पण आलेली आहे.

ज्यांची ज्यांची गाडी आली आहे ते बसत आहे ज्यांची गाडी नाही आली ते हे वाट एथे बघत आहेत.

पाहिलेचे हे खूप मोठे एक दुकान आहे रामदेव बाबांची फोटो त्या बोर्ड वरती काढलेली आहे हिरव्या रंगाचा हा बोर्ड आहे.

आणि त्याच बरोबर आजूबाजूला गवते देखील किती आहे आणि झाडं देखील लागलेली आहे.

आणि प शो ची जी लेडी आहे मूर्ती ती हात जोडून उभी आहे त्यांच्या मागे.

आणि खूप इथे मोठ मोठी झाडे पण लागलेली आहे इथे कोणता तरी कार्यक्रम साजरा होत आहे असे दिसून येत आहे.

आणि पानी इथे येत आहे कारण तलावामध्ये जे पाण्याचे थेंब पडतानी दिसत आहे मोठ मोठे इथे आहे मोठमोठे झाडे इथे आहे.

अभियांत्रिकी विभाग नागपूर असे इथे निळ्या बोर्डा वरती पांढऱ्या अक्षरात लिहिले आहेत पिवळ्या आणि हिरव्या रंगाची ही खूप मोठी बिल्डिंग आहे.

लाल कलरच्या चटईवरती इथे चित्र चिपकवलेली आहे हिरवा रंग समोर हा देखील इथे आहे.

व्यावसहिक हे गोडाउन आहे हे पूर्णतः स्टील आणि लोखंडाणी झाकलेला आहे पिवळ्या रंगाचा एक रस्ता इथे मधोमध गेलेल्या आहे मोठमोठे लोखंडाचे शॉप इथे दिसत आहे.

एक ऑटो आणि दोन चाकी गाडी जात आहे आणि स्त्याच्या मधामध्ये वरती पांढऱ्या कलर ची एक लंबी लायटिंग इथे दिलेली आहे खूप छान असं हे दृश्य दिसत आहे.

ह्याच्या बाजूला इथे हिरव गवत आहे चटई टाकलेली आहे गवतांची मागे झाडे लागलेली आहेत.

आणि इकडे झाडे पण आहेत लाल आणि काळ्या रंगाचे पोशाख त्यांनी घातलेले आहे आणि सूर्य निघालेला आहे ऊन आहे इथे.